लिबर ऑफीस इंप्रेस मधील प्रेझेंटेशन नोट्स वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण नोट्स आणि त्यास प्रिंट कसे करायचे या बदद्ल शिकू
नोट्स दोन उद्देशा साठी वापरले जातात
प्रेक्षकांसाठी प्रत्येक स्लाइड वर अतिरिक्त मटेरियल किंवा संदर्भ रूपात असते जे सादरकर्ता ला प्रेक्षकांसमोर स्लाइड उपस्थित करताना रेफरेन्स नोट्स च्या रूपात मदत करते
sample impressओडीपी
प्रेज़ेंटेशन उघडा
डाव्या बाजुवरील स्लाईड्स पेन वरुन ओव्हरव्यू स्लाइड शीर्षक निवडा
टेक्स्ट ला बदला
टीओ अचीव्ह 30 shift टीओ ओपनसोर्स सॉफ्टवेअर विथिन 1 येअर टीओ अचीव्ह 95 shift टीओ ओपनसोर्स सॉफ्टवेअर विथिन 5 यर्स पेज वर काही नोट्स जोडू म्हणजे जेव्हा ते प्रिंट होतील तर वाचकांकडे काही रेफरेन्स मटेरियल असतील
नोट्स संपादित करण्यासाठी नोट्स टॅब वर क्लिक करा
नोट्स टेक्स्ट बोस स्लाइड च्या खाली प्रदर्शित आहे
येथे आपण नोट्स टाइप करू शकतो
क्लिक टीओ एड नोट्स
वर क्लिक करा
लक्ष द्या तुम्ही हा बॉक्स संपादित करू शकता
या बॉक्स मध्ये मॅनेजमेंट वाउल्ड लाइक टीओ एक्सप्लोर कॉस्ट सेव्हिंग फ्रॉम शिफ्टिंग टीओ ओपन सोर्स सॉफ्टवेअर ओपन सोर्स सॉफ्टवेअर हस नोव बिकम आ व्हायबल ऑप्शन टीओ प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर
ओपन सोर्स सॉफ्टवेअर विल फ्री ठे कंपनी फ्रॉम आर्बिट्ररी सॉफ्टवेअर अपडेट्स ओएफ प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर
एलटीपॉजेग्ट आपण आपली पहिली नोट तयार केली आहे
नोट्स
मध्ये टेक्स्ट ला फॉरमॅट करणे शिकू
टेक्स्ट निवडा
इम्प्रेस विंडो च्या डाव्या कोपऱ्यावरून फॉन्ट टाइप ड्रॉप डाउन वर क्लिक करा आणि ट्लॉगमोनो निवडा
पुढे फॉन्ट साइझ ड्रॉप डाउन मध्ये 18 निवडा
त्याच टास्क बार वरुन बुलेट आयकॉन वर क्लिक करू
टेक्स्ट ला आता बुलेट पॉइण्ट्स आहेत
स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये सर्व नोट्स सेट करण्यासाठी नोट्स मास्टर तयार करणे शिकू
मेन मेन्यू वरुन व्ह्यू आणि नंतर मास्टर
वर क्लिक करा आणि नोट्स मास्टर
वर क्लिक करा
नोट्स मास्टर व्यू दिसेल
लक्ष द्या दोन स्लाइड्स प्रदर्शित आहेत
याचा अर्थ प्रेज़ेंटेशन मध्ये प्रत्येक मास्टर स्लाईड साठी एक नोट्स मास्टर चा वापर केला आहे
नोट्स मास्टर स्लाईड टेंपलेट प्रमाणे आहे
तुम्ही येथे फॉर्माटिंग प्रिफरेन्सस सेट करू शकताजे नंतर सर्व नोट्स मधील प्रेज़ेंटेशन मध्ये लागू होईल
स्लाईड्स पेन वरुन पहिली स्लाइड निवडा
नोट्स प्लेस होल्डर वर क्लिक करा आणि त्यावर प्रदर्शित असलेला टेक्स्ट निवडा
इंप्रेस विंडो च्या सर्वात वर डाव्या कोपऱ्यावरून फॉन्ट साइझ ड्रॉप डाउन वर क्लिक करा आणि 32 निवडा
मेन मेन्यू वरुन फॉर्मॅट आणि कॅरेक्टर वर क्लिक करा
कॅरेक्टर डायलॉग बॉक्स दिसेल
फॉन्ट इफेक्ट्स टॅब वर क्लिक करा
फॉन्ट कलर ड्रॉप डाउन वर क्लिक करा आणि रेड निवडा
ओक वर क्लिक करा
नोट्स मध्ये लोगो जोडू
त्रिकोण जोडू
ड्रॉइंग टूलबार वरुन बेसिक शेप्स वर क्लिक करा आणि आयसोसेलेस ट्रायंगल निवडा
नोट्स टेक्स बॉक्स च्या सर्वात वर डाव्या कोपऱ्यावर त्रिकोण निविष्ट करा
त्रिकोण निवडा आणि कॉन्टेक्स्ट मेन्यू साठी राइट क्लिक करा
एआरईए वर क्लिक करा
एआरईए डायलॉग बॉक्स दिसेल
एआरईए टॅब वर क्लिक करा
फिल ड्रॉप डाउन वर क्लिक करा आणि कलर वर क्लिक करून ब्लू 7 निवडा
हे फॉर्मॅटिंग आणि लोगो तयार केलेल्या सर्व नोट्स साठी डिफॉल्ट स्वरुपात असतील
OKवर क्लिक करा
मास्टर व्ह्यू टूलबार मध्ये क्लोज मास्टर व्ह्यू वर क्लिक करा
मेन पेन मध्ये नोट्स टॅब वर क्लिक करा
डाव्या बाजुवरील स्लाईड्स पेन वरुन स्लाइड शीर्षक ओव्हरव्यू
लक्ष द्या मास्टर नोट्स मध्ये असल्याप्रमाणे नोट्स फॉरमॅट झाले आहेत
आता नोट्स प्लेस होल्डर आणि स्लाईड प्लेस होल्डर चा आकार बदलणे शिकुया
स्लाईड प्लेसहोल्डर निवडा
माउस चे डावे बटन दाबा आणि त्यास स्क्रीन च्या सर्वात वर घेऊन जा
नोट्स प्लेस होल्डर चा आकार बदलण्यासाठी हे अधिक जागा बनविते
आता नोट्स टेक्स्ट प्लेस होल्डर च्या किनार वर क्लिक करा
आता माउस चे डावे बटन पकडा आणि आकार वाढविण्यासाठी त्यास वरच्या बाजूस ड्रॅग करा
आपल्याला हवा तसा प्लेसहोल्डर्स चा आकार बदलण्यास आपण शिकलो आहोत
आता नोट्स प्रिंट करणे शिकू
मेन मेन्यू वरुन फाइल वर क्लिक करा आणि प्रिंट निवडा
प्रिंट डायलॉग बॉक्स दिसेल
प्रिंटर्स च्या सूची मधून तुमच्या सिस्टम सोबत जूडलेला प्रिंटर निवडा
नंबर ओएफ कॉपीज मध्ये 2 एंटर करा
प्रॉपर्टीज वर क्लिक करा आणि ओरिएंटेशन खाली लँडस्केप निवडा
ओक वर क्लिक करा
प्रिंट डॉक्युमेंट खाली ड्रॉप डाउन मेन्यू वरुन नोट्स निवडा
आता लिब्रिऑफिस इम्प्रेस निवडा
कंटेंट्स खाली
स्लाईड नामे बॉक्स तपासा
दाते एंड टाइम बॉक्स तपासा
ओरिजिनल कलर बॉक्स तपासा
प्रिंट वर क्लिक करा
जर तुमच्या प्रिंटर ची सेट्टिंग्स व्यवस्तीत कन्फिगर असेल तर स्लाइड्स प्रिंट होण्यास सुरवात करेल
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
या ट्यूटोरियल मध्ये आपण नोट्स आणि त्याना प्रिंट कसे करायचे हे शिकलो
तुमच्यासाठी असाइनमेंट आहे
नवीन प्रेज़ेंटेशन उघडा
नोट्स प्लेस होल्डर मध्ये कंटेंट जोडा आणि आयत जोडा
कंटेंट चा फॉण्ट 36 आणि कलर निळा ठेवा
आयत ला हिरवा रंग द्या
स्लाइड टेक्स्ट होल्डर च्या तुलने सह नोट्स प्लेस होल्डर चा आकार जुळवून घ्या
नोट्स ब्लॅक आणि व्हाईट पोर्ट्रेट फॉरमॅट मध्ये प्रिंट करा
तुम्हाला नोट्स च्या पाच कॉपीस प्रिंट करायच्या आहेत
प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल
जर तुमच्या कडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहु शकता
स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालवितेपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे तल्क टीओ टीचर या प्रॉजेक्ट चा भाग आहे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
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे
सहभागासाठी धन्यवाद